सर्वाना नमस्कार KTurtleमधीलGrammar ओएफ TurtleScriptवरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे
याटयूटोरिअल मध्येआपण शिकणार आहोत टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि if elseकंडीशन
हिटयूटोरिअलरेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1204 क्टर्टल व्हर्शन
081बीटा चा वापर करीत आहे
आम्ही मानतआहोत कि तुम्हालाकेटरटलचेमूलभूतज्ञान आहे
जर नसेल तर संबंधितटयूटोरिअलसाठी आमचे संकेतस्थळhttpspoken tutorialorgपहा
आता नवीनKTurtleअप्लिकेशन खोला
दश homeवर क्लीक करा
सर्च बारमध्येKTurtleटाईप करा
KTurtleआयकॉन वर क्लीक करा
आपणTerminalचा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो
Terminalखोलण्यासाठीCTRLALTTएकाच वेळी दाबा
केटर्टल टाईप करा आणिकेटर्टल अप्लिकेशन खोलण्यासाठीएन्टर दाबा
प्रथमTurtleScriptपहा
TurtleScriptएकप्रोग्रामिंगभाषा आहे
त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरलीआहेत तीटर्टलला काय करावे याचीसूचना देतात KTurtleमधीलGrammar ओएफ TurtleScriptसमावेश करते कमेंटस कमांड्स नंबर्स स्ट्रींग्स वेरिअबल्स आणि बुलिअन वॅल्यूस
आता आपण पाहू नंबर्सकुठे संग्रहित करावे नंबर्सयेथे संग्रहित करू शकतो मेथेमेटिकलऑपरेटर्स कम्पेरीजनऑपरेटर्स आणि वेरिअबल्स स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे
प्रथम वेरिअबल्सकडे पहा वेरिअबल्सहे शब्द आहेत जे चिन्हाने सुरु होतात उदाहरणार्थ a
एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत असाइग्नमेंट इक्वल टू वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे
वेरिअबल्सनंबर्स सामाविष्ट करू शकतातa100
स्ट्रींग्ससामाविष्ट करू शकतातahelloकिंवा बुलिअन व्ह्यालूस जेtrueकिंवाfalseअसतातatrue प्रोग्राम जोपर्यंतएक्सेक्युशन संपवत नाही किंवाजोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंतवेरिअबल आशय ठेवतो
उदाहरणार्थ हा कोड मानूया
आता टाईप करा a 2004 b 25 प्रिंट a b वेरिअबलaने 2004हि किंमत निश्चित केली आहे वेरिअबलbने 25हि किंमत निश्चित केली आहे printकमांडटर्टलला कॅनवासवर काहीलिहिण्यासाठी आदेशदेते
printकमांडइनपुट म्हणून नंबर्स आणिस्ट्रींग्स घेते
प्रिंट a bकमांडटर्टललाकॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठीआदेशदेते
आता कोडslowगतीने रन करा
2029व्ह्याल्यूकॅनवासवर प्रदर्शित होईल
आता पुढीलमेथेमेटिकलऑपरेटर्स पाहू मेथेमेटिकलऑपरेटर्ससमाविष्ट करत आहेत बेरिज वजाबाकी गुणाकार भागाकर मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणिकॅनवास क्लिन करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करीन आणि रन करीन
माझ्याकडे आगोदरचटेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
आता मी कोड समजावित आहे
रिसेट कमांडटर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते कॅन्व्हॅसाइझ 200200कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200पिक्सल्स वर स्थापित करते
व्हेल्यु11हि addवेरिअबल मध्ये असाइग्नकेली आहे
व्हेल्यु20 5हिsubtract वेरिअबल मध्ये असाइग्नकेली आहे
व्हेल्यु15 2हिmultiplyवेरिअबल मध्ये असाइग्नकेली आहे
3030हिdivideवेरिअबल मध्ये असाइग्नकेली आहे
गो 1010टर्टलला10पिक्सल्स कॅनवासच्याडावीकडे आणि 10पिक्सल्सकॅनवासच्यावरिल बाजूकडेकरते
printकमांडकॅनवासवरवेरिअबल प्रदर्शित करते
मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
टुटोरिअल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतरटुटोरिअल सुरु करा
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा एक्झेक्युट होणारी कमांडएडिटरमध्ये ठळककेली आहे
टर्टलकॅनवासवरस्पष्टस्थानांवरव्ह्याल्युसप्रदर्शित करते
आताcomparison operatorवापरण्यासाठी एक साधेउदाहरण घेऊ
मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणिकॅनवासक्लिन करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल
मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्रामटेक्ष्टझूम करीन
आता टाईप करू answer 10 3 प्रिंट answer येथेgreater thanऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे
या तुलनेचा परिणामboolean वॅल्यू ट्रू वेरिअबलanswerमध्ये संग्रहित होते आणिव्ह्याल्यूtrueकॅनवासवरप्रदर्शित करते
आता कोड रन करू टर्टलकॅनवासवरBoolean वॅल्यू trueप्रदर्शित करते
चला आता पाहूस्ट्रींग्सयाअेप्लिकेशनमध्येकसे काम करते
स्ट्रींग्स नंबर्सप्रमाणेवेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात
स्ट्रींग्समेथेमेटिकल किंवाकम्पेरीजनऑपरेटर्स मध्ये वापरतायेत नाहित
स्ट्रींग्स लाल रंगातठळक केले आहेत
केटर्टल रेषाडबल अवतरण चिन्हातस्ट्रिंग म्हणून ओळखते
मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणिकॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करीन
आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल येथे फक्त दोनबुलिअन व्ह्याल्युसआहेतtrueआणिfalse
उदाहरणार्थ कोड टाईप करू answer 75 प्रिंट answer बोलियन वॅल्यू falseहिanswerवेरिअबललाअसाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे
आता कोड रन करू
टर्टलकॅनवासवरbooleanव्ह्याल्यूfalse दर्शवेल
चला आताif elseकंडीशन विषयी शिकू
ifकंडीशन फक्ततेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हाbooleanव्ह्याल्यूtrueअसेल
elseकंडीशन फक्ततेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ifकंडीशनfalseअसेल
मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणिकॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल माझ्याकडे आगोदरचटेक्स्ट फाईलमध्ये एक कोडआहे
हा कोड नंबर4 5 आणि6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो
मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
टुटोरिअल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतरटुटोरिअल सुरु करा
आता कोड रन करू
टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते
आणिकॅनवासवर4 इस स्मॉलर थान 6परिणाम प्रदर्शितहोईल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
चला सारांश पाहू
या टुटोरिअलमध्ये आपण टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि if elseकंडीशन यांबद्दलशिकलो
आता साइग्नमेंट भाग पाहु
सॉल्व्ह अन इक्वेशन यूझिंग if elseअटी मेथेमेटिकल आणिकम्पेरीजनऑपरेटर्स printआणिgoकमांडसवापरून परिणाम प्रदर्शित करा
असाइग्नमेंटसोडवण्यासाठी कुठलेही चार रयाण्डम नंबर्सनिवडा
रयाण्डमनंबर्सच्या दोनसमूहांचा गुणाकार करा
कम्पेरीजनऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा
दोन्हीपरिणाम प्रदर्शित करा
कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा
तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध httpspoken tutorialorgWhat इस आ स्पोकन Tutorialhttpspoken tutorialorgWhat ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते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
स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हाTalk टीओ teacherप्रोजेक्टचा एक भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद